सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरवरील या स्पोकन ट्युटोरियलमधे आपले स्वागत
या ट्युटोरियलमधे आपण उबंटू मध्ये सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरून एप्लिकेशन्स इन्स्टॉल करण्यास शिकणार आहोत
हे ट्युटोरियल समजावून घेण्यासाठी आपण उबंटू १००४ आणि ग्नोम चा डेस्कटॉप वापरणार आहोत
सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरण्यासाठी तुम्हाला administrativeअधिकार असायला हवा
तसेच यासाठी इंटरनेट कनेक्शन चालू असणे आवश्यक आहे
प्रथम आपण सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर उघडू या
त्यासाठी सिस्टिममधून एडमिनिस्ट्रेशन ला जाऊन सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वर क्लिक करा
येथे ऑथेंटिकेशन डायलॉग बॉक्स आला असून पासवर्ड विचारला आहे
पासवर्ड टाइप करून एंटर की दाबूया
आपण सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर प्रथमच वापरत असाल तर त्याचा परिचय करून देणारी डायलॉग बॉक्स दिसेल
त्यामध्ये सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरचा उपयोग कसा करावा याची माहिती आहे
एप्लिकेशन किंवा पॅकेज स्थापित म्हणजेच इन्स्टॉल करण्यासाठी सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरमधे प्रॉक्झी आणि रिपॉझिटरीची योजना करू या
यासाठी सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर विंडोमधे जाऊ या
कृपया सेटींगमधे जाऊन प्रेफरन्सेस वर क्लिक करा
प्रेफरन्स विंडोमधे असणारे अनेक टॅब्ज स्क्रीनवर दिसतील
प्रॉक्झी सेटींग कॉंन्फिगर करण्यासाठी नेटवर्कवर क्लिक करा
प्रॉक्झी सर्व्हर अंतर्गत डायरेक्ट कनेक्शन व मॅन्युअल प्रॉक्झी कनेक्शन असे दोन पर्याय असतात
मी इथे मॅन्युअल प्रॉक्झी कनेक्शन वापरत आहे
तुम्ही तुमच्या आवडीनुसार पर्याय निवडून ऑथेंटिकेशन बटणावर क्लिक करा
आता एचटीटीपी ऑथेंटिकेशन विंडो स्क्रीनवर येईल
आवश्यकता भासल्यास यूझर चे नाव व पासवर्ड टाईप करून ओके बटण क्लिक करा
आता बदल लागू होण्यासाठी अप्लाय हा पर्याय निवडा
विंडो बंद करण्यासाठी ओके बटण क्लिक करा
आता परत सेटिंग मधे जाऊन रिपॉझिटरीज वर क्लिक करा
सॉफ्टवेअर सोर्सेस ही विंडो स्क्रीनवर येईल
डाऊनलोड करण्यासाठी उबंटू सॉफ्टवेअर अनेक ठिकाणी उपलब्ध आहे
डाऊनलोड फ्रॉम या ड्रॉप डाऊन मेनूवर क्लिक करा
माऊसचे बटण तसेच दाबून ठेवा
रिपॉझिटरीजची यादी दिसेल
मधून जगभरातील सर्व्हर्सची यादी बघता येते
ही विंडो बंद करण्यासाठी कॅन्सल हा पर्याय निवडा
मी इथे दाखवल्याप्रमाणे सर्व्हर फॉर इंडीया वापरत आहे
सॉफ्टवेअर सोर्सेस ही विंडो बंद करण्यासाठी क्लोज वर क्लिक करा
हे टूल कसे वापरावे हे शिकवताना उदाहरण म्हणून मी व्हीएलसीप्लेअर इन्स्टॉल करत आहे
जर तुम्ही सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर पहिल्यांदा वापरत असाल तर तुम्हाला पॅकेजेस रीलोड करावी लागतील
हे करण्यासाठी टूलबार वरील रीलोड चे बटण दाबा
यासाठी काही सेकंद लागतील
येथे इंटरनेटवरून पॅकेजेस स्थलांतरीत आणि updatedहोताना दिसतील
रीलोडींगची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर टूलबारवर असणाऱ्या क्विक सर्च बॉक्समध्ये जाऊन व्हीएलसी असे लिहा
इथे आपल्याला व्हीएलसी
च्या सर्व पॅकेजेसची यादी मिळेल
व्हीएलसी
पॅकेज निवडण्यासाठी चेक बॉक्सवर क्लिक करा आणि मेनूबारमधून मार्क फॉर इनस्टॉलेशन हा पर्याय निवडा
रीपॉझिटरी पॅकेजेसची यादी दाखवणारा डायलॉग बॉक्स येईल
सर्व संबंधीत आवश्यक पॅकेजेस आपोआप निवडली जाण्यासाठी मार्क चा पर्याय निवडा
टूलबारवर जाऊन अप्लाय चा पर्याय निवडा
इन्स्टॉल करायच्या सर्व पॅकेजेसचा तपशील दाखवणारी विंडो दिसेल
इन्स्टॉलेशन सुरू करण्यासाठी अप्लाय या बटणावर क्लिक करा
पॅकेजेसची संख्या व आकार यानुसार इन्स्टॉलेशन प्रक्रियेस काही मिनिटांचा अवधी लागेल

इन्स्टॉलेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर डाऊनलोडिंग पॅकेज फाईल अशा मजकूराची विंडो बंद होईल

बदल घडून येत असल्याचे आपल्याला दिसेल

व्हीएलसी
हे एप्लिकेशन स्थापित झालेले आपल्याला दिसेल
सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर बंद करुया
आता व्हीएलसी प्लेअर यशस्वीपणे स्थापित झाला आहे का ते पाहू
यासाठी अॅ्प्लिकेशन्समधून साऊंड अॅण्ड व्हिडिओ मध्ये जाऊ या
इथल्या यादीत आपल्याला व्हीएलसी
मिडिया प्लेअर दिसेल
अर्थात व्हीएलसी यशस्वीपणे स्थापित झालेला आहे
यापद्धतीने सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरून आपण कोणतेही एप्लिकेशन इन्स्टॉल करू शकतो
थोडक्यात या ट्युटोरियलमधे आपण सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरमध्ये प्रॉक्झी आणि रिपॉझिटरी कॉन्फिगर करणे तसेच सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरून एप्लिकेशन अथवा पॅकेजची स्थापना करणे या गोष्टी शिकलो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
याबाबतची आधिक माहिती httpspoken tutorialorgNMEICT Intro या लिंकवर उपलब्ध आहे
या ट्युटोरियलचे भाषांतर मैत्रेयी जोशी यांनी केले असून आवाज
यांनी दिलेला आहे
आम्ही आपला निरॊप घेतॊ धन्यवाद